चित्रात दाखवल्याप्रमाणे अं येथे हे अं अं बागे बगीच्यामध्ये एक खेळण्याचे मोठे खेळणे आहे. काहीतरी मुल बसलेले आहेत. अं काही मुले घसरगुंडी मधून येत आहेत. अं एक माणूस आहे तो दोन मुलांना चिडवत आहे.

हम् चित्रात दाखवल्याप्रमाणे अं पाणी अं दिसत आहे. पाण्याचा झरा दिसत आहे तर काही दगडे आहेत त्याच्यामध्ये उभारलेल्या तर काही दगड छोट्या आहेत. तर काही दगड मोठे आहेत. आजूबाजूला झाडं आहेत पाण्यामध्ये सुद्धा झाडं आहेत.

तिथं दाखवल्याप्रमाणे इथे अ अवॉर्ड वगैरे घेतलेले फोटो दिसत आहेत. नाहीतर यामध्ये ग्रुप फोटो सुद्धा आहे. दोघां दोघांचा सुद्धा फोटो आहे. इथे खूप सारे फोटोज आहेत. जे भिंतीवर --

चित्रात दाखवल्याप्रमाणे हे अदब सर नो रेसिडेन्सी असं हे एक अं इमारत आहे. उत्तरेचे अं क कॉलेज वगैरे आहे. रस्ता वगैरे छान आहे आणि इमारती तर खूप पॉश --